खूप छान असं वातावरण आहे.

बाजूला विटांचे घर आहे आणि काही झाडे आहे.

हे एक चांदीचे दुकान आहे व इथे खूप सुंदर अशा निरंजन ठेवलेल्या आहेत व चांदीचे काही देव आहेत आणि खूप छान अस चांदीच दुकान आहे.

इथे एक अमूलचं दुकान आहे व इथे पिझ्झा आइस-क्रीम असं अश्या प्रकारच्या वस्तु भेटतात व खूप सार्‍या गाड्या उभ्या आहेत डेकोरशन केलेल आहे

हे एक आडीयाच शोरूम आहे इथे आडीयाचे सीम भेटतात व खूप छान अस डेकोरेशन केलेल आहे.

हे एक एयरटेलच शोरूम आहे आणि इथे सिम कार्ड मिळता आणि बिल रीचार्ज होते.

आणि इथे एक व्यक्ति जेवण करत आहे आणि साध हॉटेल आहे.